मॅट घालून त्याच्यावरती योगा करत आहे.

आणि तो जिम मध्ये आलेला आहे.

आणि बाजूला ए. टी. एम. आहे एस. बी. आय. च.

साऊंड सिस्टिम आहे ते फोकस लाइटिंग आणि साऊंड लावलेले आहे.

स्पीकर लावले आहेत छोटे छोटे साऊंड चे आणि बँड आहे हे|